किंवा जर आपण पण देवाला मानत असू तर आपण देवाचं अं नाम स्मरण करण्यापेक्षा करून करूनही आपण अं game ला जर सुरु असं मला वाटतं तसं की एम एस धोनी झालं, एम एस धोनी ला तर selection व्हायला खूप दिवस लागले जसं की युवराज अं त्याच्या त्यांच्या सोबत जे होते one day खेळणारे ते एम एस धोनीला शांत झालं त्यांनी पण त्याच्या अं life मध्ये बरेचशे चड उतार बघितले जसे की अं आपण एम एस धोनी हा picture बघितला च असेल, त्या मध्ये त्यांची सगळी story दाखवलेली तर त्यांनी तर तिथे तर job पण केला, तिथे राहायला पण व्यवस्थित room room नव्हत्या तर कोणत्या कोणत्या परिस्थिती मधून खेळाडू वर आले, हे त्याचं त्यांना माहीती असतं किंवा आपलं जेव्हा एखादी movie जसं की example म्हटलं तर ते विषयी TV हे आपण movie बघितला त्यांचा movie बघितल्या नंतर कळतं किंवा बघितला असेल तर या मध्ये आपल्याला कळतं की कोणते अं कोणी कोणी किती hard work केलं किंवा hard work केल्या शिवाय कोणालाच काही मिळालं नाही अं matter करत असते sports मध्ये जर आपण चांगलं खेळत असू आणि आपल्या मध्ये कुठली तरी quality असेल तर आपण कुस्ती मध्ये जास्त जाड लोकं असतात किंवा fatty लोकं असतात पण fatty लोकं असतात असतात पण ते gym join करून व्यवस्थित ते व्यवस्थित weight gain करत असतात किंवा व्यवस्थित diet maintain करून ते

नुसतं च जाड झालो की आपल्याला चालता येत नाही किंवा कोणाला बाजूला हलवता येत नाही तर मग आपण त्यात आपलं selection होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित figure maintain करावं लागते जसं की body building ची पण आता एक असती स्पर्धा असती किंवा त्याची पण एक sports च झाला आहे तो त्या मध्ये मुली पण आता आज काल च्या स्पर्धेत घेतात त्या मुलींच्या पण six abs असतात त्यांचे bumble असतात, अं त्यांचे biceps असतात या सगळ्या गोष्टी matter करतात या सगळ्या गोष्टी sports मध्ये किंवा आपल्या आजू बाजूला जसं gym आहे किंवा आणखीन कुठले कुठले अं असतात तर त्यामुळे जर आपण व्यवस्थित व्यवस्थित जर माहिती घेतली तर मंग आपल्याला त्या गोष्टी मध्ये कळते त्या sports मध्ये आपण success होऊ शकतो असं मला वाटतं जसं की आपण आता cricket आणि कुस्ती बद्दल बोललो आणि अं cricket आणि कुस्ती बद्दल बोललो बुध्दीबळ झालं बुद्धिबळासाठी अं fitness ची गरज नसून आपल्याला एक mind set लागतो, तो जर आपलं mind शांत असेल तर आपलं आपलं विचार करण्याची शक्ती जी आहे ती छान असेल आणि आपण शांत डोक्याने विचार करू शकत असू तर तर हा एक हा एक sports खूप छान आहे जो की आपण आता आंतरराष्ट्रीय पण खेळला जातो खूप कंपन्यांमध्ये पण खेळला जातो की त्यांची बुद्धी sharp राहावी आणि थोडसं change भेटावं या गोष्टी साठी पण खेळला जातो, तर मला असं वाटतं आणि chess खेळणं बुद्धिबळ खेळणं खूप सोपं नाहीये त्या साठी खूप शांत mind लागतं किंवा कुठला घोडा कुठला प्यादा कसा चालतो अं त्याची माहिती BASIC माहिती माहिती असणं महत्वाचं आहे basic माहिती असल्या शिवाय आपण तो game खेळू शकत नाही अं सध्या खूप अं sorry साधं जर आपण तो व्यापार game खेळताना

खूप फायदा होतो, त्यांच्या fitness कडे लक्ष दिलं जाते पण आज कालची पिढी जे आहे ती जास्त mobile वरती game game खेळतात त्या मध्ये mind चा हि काही वापर होत नाही आणि body part चा पण काही आणि body चा पण वापर होत नाही फक्त

pub g असेल, subway surf असेल, temple run असेल, अं ludo असेल तर हे game खेळतात तर या game मुळे त्यांना अं personally असं काही फायदा होत नाही फक्त दिसणं किंवा दूरच्या गोष्टी नं दिसणं, अं मुलं फक्त दिवस रात्र game game किंवा mobile साठी रडणं वेळेवर जेवण न करणं, वेळेवर पाणी ना पिणं, या सगळ्या ज्या गोष्टी त्या sports आपण मग video game खेळतो आपण जर चांगले game खेळलो अं जसं की आपण आताच म्हंटलो आपण दम्यानी खेळ खेळलो आपल्याला जसं की hockey

माहीत नाहीये तर हालाकी आज काल search केलं तर सगळ्या छोटं सगळी दुनिया आपल्या mobile मध्ये सामवली आहे असं पण म्हंटल जातं की सगळ्यांनी sports ती एक game नव्हती योग्य योग्य आहे या दृष्टीने लक्ष देऊन अं आपण व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे thank you so much आपण या वर उद्या बोलू

Hello हा बोल न

काय नाही निवांतच तुझ काय चालय? माझ काय नाई बर ए CET ची CET ची अभ्यास करतोय CET चा हम्म हम्म कसा चाललाय अभ्यास?

हम्म हम्म कस काय बर Phone केला आज येवड्या दिवसांनी? काय नाई आपल सहज केलता हम्म हम्म काय काम होत का?

हा हा हा त आता मग ते college वर असत depend CET ला त तुला चांगले mark पडले तर अं hello?

fee पन कमी असते college ला हे ते पन त्याच्यासाठी फक्त अं जात जात असेल तुमची तर तुम्हाला जातीचं प्रमानपत्र जात पडताळणी प्रमानपत्र अजून उत्पन्नाचा दाखला आनखीन ते noncreamyair वगैरे असत ते पन काढाय लागेल अजून हेच तुझे result सगळे अकरावीचे बारा sorry बारावीचे की दहावीचे result आनि तेवढेच लागतात document जास्त नाई हां हां नाई ते college कोनतं चांगलंय काय? अं तुला कुट घ्यायचंय admission म्हनजे कोनत्या area त घ्यायचंय? पुणे मध्ये अह अच्छा पुन्यात त खूप भारी भारी college आहे पुन्याला तर शिक्षणाचं माहेर घर म्हनतात की पुन्यात चांगले college आहेत खूप हो हो अं पुन्यात तस म्हनाल लागलं गेलं तर PoonaCollegeofPharmacy एक numberCollege आय पन त्याच एवढा merit high असतो ना त्याला खूप mark लागतात PoonaCollegeofPharmacy ला आनि म्हनून तर AISSM वगैरे हायत DY पाटील अजून इकडं नवसह्याद्री college सिंहगडचे सगळे college AlardAllanacollegeJSPMcollege खूप आहेत तशे तुला कस Pharmacy ला घ्यायचं की, Engineering ला घ्यायचंय? Pharmacy ला घ्यायचंय हां हां हां

हां हां बाकी? काय नाई बाकी college वरच सगळं पुढं job चा depend असत ना हां म्हनजे चांगलं college भेटलं तर मग एखाद college ला placement असलं चांगलं तर मग पुढं job पन चांगला भेटतो आता हे जे मोठे मोठे college आहेत DY पाटील झालं सिंहगड झालं किंवा ते भारती विद्यापीठचे झाले त्यांना सगळ्या मोठ्या मोठ्या company न्या add आसतात त्यांचे placement होत असतात तिथे admission घेतलं की, मानून जायचं की बाबा चांगला job भेटनार आपल्याला कारन की ते arrange असतात हां हां हां आनि ते college च fees जास्त आसत न पन तेथ हं fees तर खूप आहेत बाबा पुन्यामध्ये खूप जास्त आहे पन fees च कस ए तू जर आता जात क क cast मध्ये हायस त्यामुळे मग तुला कस दाहा त्यांच्या पूर्ण fees च्या काही तरी दाहा टक्के fee पडते cast मधले जे विद्यार्थी असतात त्यांना आता मी आहे न त्या college ला तर मी त्या cast मधून हाय त्यामुळे मला आमच्या college ची पूर्ण fee एक lakh ए त्याच्यातली दाहा टक्के fee म्हनजे दाहा हजार मला दाहा हजार fee बस पडते

चांगलंय government खर्च करते सगळा scholarship हे ते चांगलं तेवढंच म आपल्याला फक्त राहायचा खायचा खर्च hostel चा तेवढंच आनि थोडीफार college fees ची

हो आता पुन्यात बाहेर राहायचं म्हंटल्यावर महागडेच असतात पुन्याचे hostel खान वगैरे सगळंच हां हां तुझं college कसंय? माझं college बर ए तस चांगलंय आता काय चांगलं सांगायचं आमच्या college च्या त ही काय म्हनतात DR बाबासाहेब आंबेडकर शिकले न त्याच्यापेक्षा सावित्रीबाई फुले university किंवा मंग दुसऱ्या ज्या आता भारतीय विद्यापीठ वगैरे ह्या चांगल्या पुण्यातल्या

काय चाललंय अजून मग? काई नाई चाललंय आता आता परीक्षा येईल माझी सुद्धा अभ्यास करायचाय कसली परीक्षा? आता असते

तीस mark का ची असते

हां तीस mark का च एक आता आम्हाला semester असते ना एका वर्षांमध्ये दोन sem असते semesterpattern आय bpharmacy ला आनि dpharmacy ला असतो annual pattern मग semesterpattern मध्ये दोन घटक चाचन्या होतात आणि एक semester ची परीक्षा अशी वर्षांमध्ये चार

हम्म चांगलंय मंग घटक चाचन्या hello?

हां

बाकी काय म्हनतो मग? बाकी काय नाय हम्म हम्म काई नाई college चांगले आहे तशे पुन्यातले तुला पन चांगलं college भेटून जाईल CET चा चांगला अभ्यास कर चांगले mark पाड चांगले mark पडले की, मंग कस आपली cast मध्ये हाय त्यामुळे number पन लागून जाईल तुझा चांगल्या college ला चांगले mark असतील तर हां हां म ते cast मध्ये असल्यावर सगळ्यांचाच नाई लागत वट्ट किती तरी जणांचा लागतो ना हां पन ज्यांना जास्त mark त्यांनाच घेतात ना

आनि मग तुझा असा नाई number लागला नाय admission college ला खूप साऱ्या fees आहेत बाबा आता DY पाटीलचीच मला वाटत तरी पन दीड lakhfee आहे एका वर्षाची

तेच न एका वर्षाची दीड lakh चार वर्षाची किती झाली बघ बर? चार वर्षाची झाली दीड अन दीड तीन अन साहा साहा lakh झाली का नाय

number लागल्यावर किती आसते fee? जे विद्यार्थी cast मधून आहेत त्यांना त्यांना दाहा टक्के fees असते पूर्ण fees च्या आता ची जर एक lakh असेल तर त्यांना दाहा हजार दीड lakh असेल त्यांना पंधरा हजार आस हां हां एक वर्ष दीड lakh भरन्यापेक्षा पंधरा हजार भरलेले किती चांगले ना आपला number लागला त्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास केलेला परवडतो हो बरोबर आय हम्म थोडे कागदपत्र हे admission साठी काढून ठेवा आधी

हां हां हां बोल न काय नाय मंग नक्की काय चाललंय अजून? हम्म हम्म हम्म आता CET ची परीक्षा झाल्या नंतर बघायचं कोनतं college CET ची परीक्षा झाल्या नंतर बघायचं college कोणत चाललंय चांगलंय पुन्यात ते त घायचंय admission हम्म आताच बघायला घे मग CET ची परीक्षा झाली की तुझं लगेच admission च्या सगळ्या प्रक्रिया सुरु होतन हां हां आताच google ला जायचं बघायचं काहीतरी ती CET ची एक site असते ती सगळ्या college ची list देती सगळ्या college च्या fees बघायच्या कोनत college चांगलंय? placement आय का ते पन बघायचं हां हां हम्म

बर बर बघतो बघतो आताच बघतो म्हनजे परत मंग guidance कर college टाकायचं हां आपन college टाकतांनी पन आता एक विचार करून टाकायचे सगळ्या college ची list काढायची मंग सगळे Cutoff बघायचे मागच्या वर्षीचे आणि त्याच्या गेल्या वर्षीचे पन बघायचे त्याच्या गेल्या वर्षीचे Cutoff लय असनार कारन की ना कस Corona मुळे सगळे online झालेले paper आनि आता मागच्या batch चे सगळे offline होतल ना

म्हनून cutoff बघायचे इथं जरी बघायचे तुझे mark कुट match होतंय कोनत्या college ला ते college टाकायचे मग हां हान

बाकी काय मग?

अभ्यास करतोयस न चांगला? हां चांगलाय अभ्यास

fees लय असत वाटत college ला आता Pharmacycourse, engineering course ला जास्तच fees असते Pharmacy ला जास्त कमी आसतात जरा engineering पेक्षा तस काई नसत बघ engineering ची पन तेवढीच आसते Pharmacy ची पन तेवढी आता college वर आसत college कस प्रत्येक college ची वेगवेगळी fee आसते सगळे एक सारखे आसते का हां हां हां हम्म

Pharmacy साठी Pharmacy साठी आता हे पाहिलं PoonaCollegeofPharmacy हाय एरंडवनेच्या तिकडं HighCourt हाय न त चांगलंय ते पन त्या college चा cutoff लय असतो

नंतर ते ICCMC आय न college चांगलेत तशे बरे आहेत म माझ्या college पेक्षा तरी ते college चांगलेत

हम्म मग त्यांची fee पन जास्त आसाल ना? हो fee जास्तच असते की पाहान mark बघ तुला CET ला किती mark पडतायत ते सांग मला always बर हां मंग बघू आपन कोनत्या college ला match होईल तुझे कस काय हां बघू परत आपन चालेल मंग परत कर अभ्यास चल ठेऊ का? हो हो चाललंय आता चांगलंय अं हो कर अभ्यास काळजी घेत जा बर बर

good morning काय करत आहात काही नाही वेळाची वाट बघत आहे ऑफिस जायचा वेळ आहे

ठीक आहे बाकी काय बोलता काही नाही ठीक आहे मजेत आहे तुम्ही सांगा आता तर कोविडचे patient परत वाढत आहे कस काय सुरु आहे तिकडे इकडे पण स्थिती अशीच आहे patient खूप येताय मी ज्या ऑफिसला आहे तिथे पण लॉकडाऊन सारखं वातावरण झालेलं आहे fifty fifty fifty fifty strength वर working सुरू आहे खूप safety precautions घेत आहेत हम्म म्हणजे आता या स्थितीचा परत विचार केला तर आठवत की पहिले सारखं लॉकडाऊन होईल का परत किती म्हणजे कठीण परिस्तिथी होती तेव्हा

पहिला लॉकडाऊनचा अनुभव खूप वाईट होता लॉकडाऊन म्हटलं तर कारंकी घराबाहेर न निघता सगळं काम घरचे करणे खूप bad experience आहे first time हा experience आलेला आहे life मध्ये लॉकडाऊन म्हणजे काय असतं आधी लॉकडाऊनमध्ये कस असा विचार करायचो की लॉकडाऊनमध्ये एक एक jail मध्ये असायचं आणि तिथेच राहायचं असाच विचार होता आधी लॉकडाऊन म्हणजे jail म्हणायचं पण स्वतः आता बघितलं लॉकडाऊन काय असतं कुठे जाऊ नाही शकत आपल्या मनाप्रमाणे वागू नाही शकत. government भरपूर strict असतंय माझा माझा तर खूप वाईट experience आहे लॉकडाऊनचा हम्म आता आधी पण म्हणजे अं मला पण तेच वाटायचं की लॉकडाऊन म्हणजे काय जेव्हा एखादी युद्धकालीन स्तिथी येते किंवा इतर गोष्टी येते किंवा खूपच जास्त देशावर संकट येत तेव्हा लॉकडाऊन केलं जात पण एखाद्या आजारामुळे लॉकडाऊन करण्यात येईल हा कधी मी विचार केलेला नव्हता.